हॅलो अर्चना काय करतीयेस? बरी आहेस का तु ? हाय स्नेहा मी बरी आहे तू कशी आहे?

अगं ऐक ना थोडंस बोलायचं होतं तुझ्याबरोबर अ जागतिक दारिंद्र्य नीरमुलन दिनाबद्दल माहिती म्हणजे असं त्याबद्दल बोलायचं होत तुझ्याशी

अ ऐक ना अं संपूर्ण जग जवळपास गेले दिड वर्ष कोविड नाईंटीन महामारीचा सामना करत आहे यामुळे कित्येक माणसांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे दारिन्दर्य निर्मूलनासाठी अवजार केलेले सर्व प्रयत्न शून्यावर आले आणि जग जवळपास दहा वर्ष मग गेलं आणि त्यामध्ये लोकांचं फार नुकसानही झालं अग या महामारीने जगातील विशेषकरून दक्षिण आशियायी आणि सहारा प्रदेशातील देशांमधील दहा ते पंधरा कोटी लोकांना गरिबीच्या दरीत ढकलले आहे अजूनही हि महामारी पूर्णपणे संपलेली नाहीये आणि त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज लावणे जवळपास अशक्यच आहे पण आता ह्या वि ह्या कोरोनासाठी लोकांनी इतक्या वाईट परिस्थितीला तोंड दिलेलं आहे आधीच सीरियस सीरियन जग प्रजासत्ताक आणि एम एन प्रजासत्ताकातिल संघर्षामुळे मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेमधील गरिबांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे

हो ना ग खरंच दारिद्र्य आपला भारत देश खूप दारिद्र्याचा सामना करत आहे.गेली खूप आपण बघत आहोत आधी लोक

एका सर्वे सर्वेक्षणानुसार जगातील दहा टक्के लोकांकडे जगातील नव्वद टक्के संपत्ती एकवटली आहे म्हणजे श्रीमंत लोक हे फक्त श्रीमंतच होत चालले आहेत आणि गरीब लोक हे गरीबच होत चाललेले आहेत श्रीमंत आणि गरीब यांच्यातील भेदभाव हा फक्त वाढतच चाललेला आहे.श्रीमंत लोकांकडची संपत्ती वाढतच चाललेली आहे आणि गरीब लोकं गरीब होतच चाललेली आहेत अ आ उर्वरित म्हणजे आपण दहा टक्के लोकांकडे खूप म्हणजे अशी संपत्तीच नाही संपत्ती म्हणजे खूप सारी संपत्ती आहे आणि नव्वद टक्के लोकह्य अशी मध्यमवर्दीय मध्यमवर्गीय लोक अशी आहेत कि त्यांच्याकडे संपत्ती बोटावर मोजण्या इतकीच आहे ह्याचा आपण विचारही करू शकत नाही. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव मिटवणंजवळपास अशक्यच आहे. परंतु गरीब जनतेला किंमान आपल्या मूलभूत गरजा भागून उत्तम आयुष्य जगात येईल यासाठी विशेष तरतूद कारण आवश्यक आहे.गरिबीविरोध विरोधात लढा देण्यासाठी दरवर्षी सतरा ऑक्टोबर रोजी जागतिक दारिद्र्य दिन निर्मूलन दिन साजरा केला जातो हो अगं बरोबर आहे तुझं आणि इतिहासामध्ये हे ना जागतिक निर्मूलन दिना बद्दल तर खूप हे म्हणजे सांगितलेलं आहे इतिहासात जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनाचा कार्यक्रम सर्व प्रथम सतरा ऑक्टोबर एकोणीशे सत्यांशी रोजी पॅरिस मधील फ्रान्स टोडरोडरो येथील ह्यूमन रायटर आणि लिबर्टीझ प्लाझा येथे साजरा करण्यात आला होता.त्यादिवशी तिथे एक लाखाहून अधिक लोक जमले होते कशासाठी? तर गरिबी, उपासमार, हिंसा आणि भीती या साऱ्यांसोबत आयुष्य कंठ करणाऱ्या पीडितांना सन्मानित करण्यासाठी आतंरराष्ट्रीय चळवळी ए टी डी फोर्ट वर्ड चे संस्थापक जोसेफ वांसि यांनी दारिद्र्य निर्मूलनाच्या या कार्यक्रमाची पायाभरणी केली होती त्यानंतर एकोणीशे ब्याणवमधे संयुक्त राष्ट्र संघाचे यास अधिकृतपणे मान्य मान्यता दिल्यावर दरवर्षी सतरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो याचा मुख्य उद्धेश म्हणजे गरिबीच्या समस्येविषयी जनजागृती वाढवून गरिबांना व त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणे आणि एकूणच जागतिक स्तरावर गरिबी निर्मूलनासाठी कार्य करते हा आहे इतिहास जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिनाचा हो बरोबर आहे ग प्रत्येक वर्षी सतरा ऑक्टोबरला जागतिक दारिद्र्य चा निर्मूलन दिन साजरा केला जातो पण गरिबी हि समस्या अनेक समस्यांचे मूळ आहे तसं म्हटलं तर वाव वावगं ठरणार नाही यामुळे निरक्षरता, बालमजुरी, बालविवाह, बालतस्करी, गुन्हेगारी अश्या समस्या निर्माण होतायत मुलींचे विवाह लवकर होताहेत, मुलींची विक्री होत आहे.या गरिबीमूळ गरिबीचा फायदा घेतात.ज्या ज्या जे लोक गरिबी आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो पण होतायत गुन्हेगारी अश्या ह्या गरिबीमुळे गुन्हगारीचीही समस्या अधिक वाढलेली आहे दिवसेंदिवस त्या वाढतच जाताहेत.गरिबी व्यक्तींसाठी अन्न गरीब व्यक्तींसाठी अन्न वस्त्र निवारा अश्या मूलभूत गरजांसोबतच शिक्षण, आरोग्य, न्याय अश्या सामाजिक गरजा भागवणेही एक मोठे आवाहन असते.कित्येक मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही गरिबीमुळे अगदी धोकादायक अ गरिबी गरिबीमुळे अगदी धोकादायक ठिकाणी आणि धोकादायक परिस्थितही परिस्थितीतही लोकांना काम करावे लागते त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहेत.परंतु आरोग्य खर्च भागवण्यासाठी पुरेसा पैस नसतो किंवा जमलेली पुंजी

हो बरोबर आहे तुझं.गरिबी इतकी वाढलीये कोविडपासून आणि कसं झालय ग म्हणजे गरीब लोकांना संध्याकाळी जेवायला सुद्धा भेटत नव्हतं

इतकं अवघड झालं होत सगळं कि परिस्थिती म्हणजे खूपच वाईट होती.आणि रोज माणसांचे किती मृत्यू व्हायचे त्या काळामध्ये आणि अ हॉस्पिटल भेटत नव्हते काय नाही.सगळं लोकांना खाण पिणं सगळ्यापासूनच लोकांना अ म्हणजे दारिद्रयाला सामना करावा लागला त्यावेळेस

करोडपती लोक सुद्धा त्यावेळेस भिकारी झाले म्हटलं तरी चालेल एवढी वाईट परिस्थिती होती

एकत्र काम करणाऱ्या लोकांची विशेषतः मुलांची रेखाचित्रे किंवा चित्रे होती.हे शिक्के एका कला स्पर्धेद्वारे निवडण्यात आले होते त्यामधे एकशे चोवीस देशांमध्ये बाराशे बारा हजारहून अधिक मुलांनी भाग घेतला होता.यामध्ये केवळ सहा डिझाईन नवडल्या गेल्या होत्या. दारिद्र्य निर्मूलनासाठी विविध देशाच्या सरकारच्या काही समाजसेवी संस्थाही नियमितप्रणे प्रयत्न करत असतात.सरकार तसेच या संस्थांकडून गरिबी निर्मूलनासाठी विविध योजना व कार्यक्रम राबवले जातात.सरकारतर्फे त्यांना शिक्षण आरोग्य व आहारासाठी विशेष सुविधा देण्यात येतात तसच त्या गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.परंतु गरिबीचे प्रमाण इतके जास्त आहे कि या समस्येचे समूळ उचाटन करणे जवळपास अशक्यच

हो ग तू जे सांगितलं ते खरंच बरोबर आहे गरिबी गरिबीमुळे खूपच लोकांचे नुस्कान होत आहे.गरिबीमुळे शिक्षण घेणं लोकांना मुश्किल झाले आहे.गरिबीमुळं लोकं मुलींची विवाह लवकर करत आहेत.गरिबीमुळं कमी वयाची मुलं अगदी हॉटेलवर गाडीवर कुठे टॅम्पो पुसाबे वगैरे, टॅम्पो चालवणे अशे काम करत आहेत गरिबी खरंच खूप वाईट.दुसरी महत्वाची घटना म्हणजे वर्ल्ड हंगर इंडेक्स.म्हणजे जगातील सर्वात जास्त भुकेलेल्या देशांच्या निर्देशांकात भारताचं स्थान पाकिस्तानखाली पाकिस्थानाच्याही खाली जागतिक क्रमरवर एकशे दोन वेळा क्रमांकावर आल्याचं आढळलंय हो ग ते पण खरंच आहे.गेल्या कित्येक दशकांपासून देशात गरिबी हटाओ चा नारा दिला जातोय.दारिद्र्य रेषेखालील लोकांचा जीवनमान सुधारण्यासाठीच सरकार वेगवेगळ्या योजना आपल्याला दावा करतात पण तसं खरं होतंय का ग?नोबेल विजेत्या अभिजित बॅनर्जींचं मुंबई कनेक्शन माहितीहे आपल्या तान्हुलीचा दयामय अ दयामरण द्या.एक वर्षाच्या मुलीच्या पालकांची आर्त मागणी.जाग जागतिक बँकेच्या एका हवालानुसार एक पीडित कालावधीमधे जगातील एक पॉईंट एक अब्ज लोकसंख्या हि गरिबीतून बाहेर पडलेली आहे.आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या म्हणजेच ज्यांचं दिवसाचं उत्पादन एक पॉईंट नव्वद

आलेली आहे म्हणजेच व्याख्येनुसार त्यांना गरिबी म्हटलं जातं

म्हणजे मग खरंच जगातली गरिबी कमी होतेए का? हो ग हे फक्त आकडेवारीमधे आहेसर्वेनुसार जे सांगतात आणि आपण जे बघतो त्याच्यात खरंच खूपच फरक आहे.सर्व्हेमध्ये रॅन्डमली गोष्टी मांडल्या जातात.असं बोलतात कि सर्वे खरंच खरा होतो

ज्या संख्या मांडलेल्या आहेत त्या अस्तित्वात खरं आहे का?आपण बघतोय गरिबीचं प्रमाण खरंच खूप आहे पण जे पुस्तकांमधे नोंद केली आहे तिथे प्रमाण कमी आहे.पण आपण दिवसेंदिवस बघतोयत येता जात लोकं रस्त्याच्या साईडन राहताना बघतोय त्यांचं प्रमाण ह्या पुस्तकात मांडलेलं आहे का.त्याचप्रमाणे विकासासाठी विकासाची जी धोरण हि सर्वात जास्त गरिबी विकासास विकासासाठीची धोरण हि सर्वात जास्त गरिबाणाऱ्या असणाऱ्याकडेच पुरेशी पोहोचत असल्याचा अर्थतज्ज्ञ म्हणत आहेत वर्ल्ड बँकेची माजी संशोधक संचालक आणि जेष्ठ उपाध्याय मार्टिन रेवोलीअन म्हणतात गरिबी निर्मूलन करून सामाजिक सुधारणा करण्यासाठी करण्या करण्याच्या मार्गातील सर्वात मोठं आव्हान हे आहे

हो बरोबर आहे.आता कसं झालय त्याच्यामध्ये भिन्न वेग सुद्धा आलेत अगं वर्ल्ड बँकेच्या म्हंणण्यानुसार सर्व समावेत प्रगती आर्थिक मंदी आणि संघर्ष यामुळे काही देशांच्या प्रगतीत अडथडे आलेले आहेत

पण दुसरीकडे सहाराच्या उपखंडातील आफ्री आफ्रिकेतील अतिशय गरीब असणाऱ्यांची संख्या हि पंचवीस वर्षांपूर्वीच्या आकडेवारीपेक्षाही जास्तच आहे गेल्या शतक अ श शतकभराच्या कालावधीमध्येही जगामध्ये दोन वेगवेगळ्या दोन वेगवेगळ्या प्रग अ गं दोन वेगवेगळ्या गतींची प्रगती झालेली आहे.वर्ल्ड बँकेच्या प्रॉपर्टी अँड अ डी इडी इविड ग्लोबल प्रॉप अ प्रॉपर्टीसच्या जागतिक संचालक केरोलिना संचेस प्रोमानु सांगतात यामागे चार कारण असल्याचं त्यांनी बी बी सी शी बोलताना सांगितलं आहे आणि अगं हो खरंच आहे हे पण खरं खरंच आहे तू जे काही बोलतियेस ते आणि त्याच्यामधे बघ अ तीन चार मुद्दे आहे.चार प्रकार पण आहेत बघ अ आर्थिकप्रगतीचा वेगळा वेग, सर्वसमावेशक प्रगती, पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि संघर्ष.तसं बघायला जर गेलं ना आर्थिक प्रगतीचा वेगळा वेग आहे ना या कालावधीमधे शहराच्या उपखंडातील आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचा या भागातील प्रगतीहि पूर्व आशिया व दक्षिणआशियाच्या तुलनेत मंद आहे या गोष्टीचा संबध जर अनेक देशामधल्या झपाट्याने वाढत वाढलेल्या लोकसंख्येशी लावला तर त्यानंतर मिळाली मिळणारी दरडोई वृद्धीची आकडेवारी हि खूपच कमी आहे त्या सांगतात जर देशाचाच विकास होत नसेल तर मग गरिबी निर्मूलनाच्या पातळीवर प्रगती होणं कठीण आहे कारण या मोठ्या प्रमाणात उत्पन्नाची पुनर्रचना झाली तर गरिबी निर्मूलन होऊ शकत नाही

हो बरोबर आहे ग आणि त्यांनीच दुसरा महत्वाचा मुद्दा असा मांडलेला आहे कि सर्व सामवेशक प्रगती म्हणजे गरिबी कमी होण्यासाठी अर्थव्यवस्तेची स्थिर प्रगती होत राहणं गरजेचं आहे पण गरिबी निर्मूलनासाठी गरजेची हि एकमेव गोष्ट नसल्याची वर्ल्ड बँक संचालक कै हि म्हणतात अनेक देशांची प्रगती हि पुरेशी सर्व सर्वसामाविक नाही कारण इथल्या भांडवलवादी भांडवलवादी उद्योगामध्ये उद्योगामध्ये तुलनेने तुलनेने कमी प्रमाण रोजगार निर्मिती होते सहाराच्या उपखंडातील आफ्रिकेत हेच घडतंय आणि तिसरा मुद्दा बघितला तर पायाभूत सुविधांची उपलब्द्ता.लोकांकडे पैसे आला कि मगच अर्थव्यवस्थेची भरभराट होते अस नाही.शिक्षण अर्थसहाय्य आणि चांगल्या पायाभूत सोयीसुविधां यांचीही यातमाहितीची भूमिका आहे जर या गोष्टी धड नसतील तर या त्याचाही सर्मसमावेश प्रगतीवर परिणाम होत असल्याचा सांजेच पॅरामो सांगतात.मजुरीतून उत्पन्न वाढलं तर गरिबीचं सामना करताना आर्थिक वाढवाढीचा चालना मिळते

आणि चौथा मुद्दा बघितला तर संघर्ष गेल्या काही वर्षामध्ये झालेल्या राजकीय आणि हिंसक संघर्षामुळे अनेक देशांच्या गेल्या काही काळात केलेली प्रगती पुसली गेली आहे.ज्या देशांची स्थिती नाजूक आहे